जवळपास वीस ते बावीस विद्यार्थी आहेत.

ही एक चहाचे दुकान आहे याचे नाव सरगल अमृततुल्य चहा--

पार्ले-जी आणि मॅगी चे वेगवेगळे पॅकेट दिसत आहेत.

हे रेल्वे स्टेशन आहे इथे एकरेल्वे स्टेशन वर स्टॉल च दुकान दिसत आहे.